कॅनरा बँक भारत सरकार एवं उगम गडचिरोली शाखा ही कॅनरा बँक गडचिरोली शाखा इथे आहे.

आणि तुम्ही खूप एंजॉय सुद्धा करू शकता टेमडी --

खूप सुंदर असा झरणा आणि अवतीभोवतो अशी झाडे याला पाहून मन हे खूप आनंदमय आणि--

हे मार्केट गंज मार्केट आहे या मार्केट मध्ये तुम्हाला कांदे आलू--

सेंटर आहे ह्या स्टेशनरी सेंटर मध्ये तुम्हाला विविध प्रकारची बुक --

आणि वेस्टर्न वेअर तुम्हाला उत्तम प्राइज मध्ये छान दरामध्ये चांगल्या क्वॉलिटी मध्ये तुम्हाला इथे पाहावयास मिळतात.

आपणास ए.टी.एम. ची सोय पहावयास मिळत आहे.

फोटोज मध्ये दिसत आहे अवतीभोवती अशी झाडे दिसत आहे.

हे एक डेकोरेशन आहे यामध्ये आपणास पाहायला मिळत आहे सुंदर असं डेकोरेशन फ्लॉवर डेकोरेशन .

खुप सारी अशी गर्दी दिसत आहे हे एक होलेसेलच दुकान आहे.

लोकाना बगतास असं वाटत आहे की कदाचित हे कुठे तरी जात आहेस.

ए. सी. ची बस दिसत आहे ही बस तुम्हाला--